हा मला अस म्हणायचं होत कि

ह्या विषयावर मला जरा बोलायचं होत तुमच्याशी चर्चा करायची होती

तर मला काय म्हणायचं होत कि गरिबी सर्वत्र एकंदरीत म्हणजे जगात अनेक देशामध्ये आणि आपल्या देशात हि आहे

गरिबी म्हणजे एक तर त्याची कारणे असतात पहिली म्हणजे एक तर अन्न , वस्त्र आणि निवारा ह्या तीन गोष्टी जरी माणसाला मिळाल्या तरी पण काय होत माणूस म्हणजे एवढ जरी मिळाल तरी बऱ्या पैकी तग धरून राहू शकतो पण हे सुद्धा मिळन आज-कालच्या जगात कती तरी आजच्या काळात त्यांना मिळत नाही किती क लोकांना अन्न मिळत नाही हे ,कुणाला राहायला घर नसतं म्हणजे कुठ राहतात तर रेल्वेच्या ह्याच्या फलाटावर राहतात किंवा आपल जे बस स्थानक तिथे राहतात किंवा कपडे नसतात . फटके – तुटके कपडे असतात . थंडीतले त्यांना स्वइटर किंवा

त्यासुद्धा मिळत नाही म्हणजे खूपच कठीण आहे . तुम्हाला काय वाटत नाही हे खर आहे अगदी म्हणजे गरिबी हि म्हणजे आपल्याला वाटती त्याच्या पेक्षा पेक्षा फारच मोठी समस्या आहे म्हणजे देशात जवळ जवळ विचार केला जवळ जवळ साठ टक्के लोक

त्यांना दोन वेळेच अन्न सुद्धा मिळत नाही

कि त्यांना बारा महिने पुरेल एवढा रोजगार नाही त्यांच्याकडे

जस कि शेत जमीन दुसर कुठल साधन नाही आणि म्हणजे बाहेर मजुरी केल्या शिवाय

दोन वेळेच पोट सुद्धा भागत नाही

हे अगदी अर्ध पोट सुद्धा त्यांना रहाव लागत हा तितके पैसे मिळत नाही त्याच्यामुळ त्यांना अन्न मिळत नाही

त्याची म्हणजे अशी आकडेवारी डायरेक उपलब्ध नाही हे

आपल जगन सुद्धा मुश्कील झालेले आहे

नंतर त्यांच्या मुलांना द्यायला

तर हे आदिवाशी लोक वगैरे हे ह्या भागात विचार केला

त्यांना अक्षरश: मुलांना

पण त्यांना अगदी काय आहे पोषण युक्त आहार

कि सगळ्यांची अपेक्षा अशी आहे कि सरकारनी हे कराव पण हे सरकार सढ एवढ काही करू शकत नाही तर असे अनेक गोष्ट आहे लोक आहे गरिबी आहे

आता झोपडपट्टीत राहणारे लोक

आणि पोषण युक्त आहार

पण दोन वेळेच अन्न सुद्धा मिलन मुशिक्ल जात

जस आपल्या देशात आहे तस आफ्रिकेत हि

आणि दारिद्र्य जग मुलना करता अनेक उपाययोजना केल्या जातात.

सरकार त्यांच्या कडन प्रयत्न करत असत

तस त्यांना अन्न मिळत नाही त्यान हे पण कपडे सुद्धा मिळत नाही

कित्येक संस्था त्यांना वाटप वैगेरे करतात पण तरी मुळ अस आहे कि त्यांना कारण असू शकत कारन असू शकत कि त्यांना तेवढे भत्ता म्हणा किंवा काय पगार त्यांना पैसेच मिळत नाही ते विकत घेऊ शकत नाही

काही खान पिन म्हणा कपडे लत्ते म्हणा

हे अत्यंत अवघड गोष्ट आहे

ते फुटपाथवर राहायची त्यांची वेळ येती

दारिद्र्य रेशेखाली लोक आहेत

मोठ्या संखेने आहे जवळ जवळ पन्नास ते साथ टक्के

नुस्त हे नाही तर त्यांच्या कडे काहीच

आपले कस तरी आयुष्य जगतात

जे पोषणयुक्त आहार आणि औषध लागतात

त्याची कारण अशी आहे की

एखादी मदत म्हणा किंवा एखादी हि राबवली स्कीम म्हणा त्याच्यामध्ये ते सुद्धा ते

आता सरकारने अनेक योजना काढल्या आहेत

रेशन

तरी सुद्धा त्याला ह्या सरकारी यंत्रणाच्या मर्यादा असतात

दोन वेळेच अन्न सुद्धा

असे अनेक त्याचे पैलू आहेत

अभ्यास करणारे लोक आहेत त्यांच्यापुढ मोठा बिकट हा प्रश्न आहे

तुम्ही आपल्या देशातल्या नागरिकांना

ह्या त्यांच्या मुलभूत गरजा तुम्ही

नाही कारण काय होतय दारिद्र रेषे खालील मानस आणि वरती मानस

किती तरी योजनाचा लाभ देऊन वरती आणायचं म्हटल ना तरी काही वेळेला ते इतक काठीन होत वर काढण सुद्धा म्हणजे योजनांचा त्यांना पुरेपूर फायदा होतो अस नाही ना

जरी मुलभूत त्यांच्या गरजा कशा भागवायच्या ह्याच्या करिता म्हणजे मोठ्या प्रमाणावर कस आहे

करिता काही रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजे

ह्याची सोडवणूक करण्या करिता

नाही कामाच्या सुद्धा किती तरी रोजगार

पण तरी सगळ्यांना मिळत तस नाही रोजगार मिळाला

अन्न धान्य म्हणा घराची काही सोय म्हणा अस ते करू शकतील पण त्या योजनांच्या खाली सुद्धा प्रत्येकाला काम मिळतच अस नाही ना

आता कस दुकाळाच्या वेळेस दुष्काळाचे दिवस असतात तेव्हा रोजगार हमी वगैरे असे काही

ज्यांचे हात पाय चालतात त्यांना काय मिळत

ज्यांचे हातपाय चालत नाही आजारी आहेत

त्यांना काम मिळणार नाही. आणि त्यांना कुढून अन्न मिळणार

समस्या म्हणजे खुप गंभीर आहे

म्हणजे आता जस आपण म्हणतो दारिद्रय रेषेच्या वर आणण्यासाठी त्यांना

ते जे निवारा सुद्ध असत ना ते सुद्धा रहायला म्हणजे जरी घराच्या

तरी सगळ्या त्याच्यामध्ये हे करताच येत नाही

मिळणार तरी कर घर जरी मिळाली अगदी सरकारी याच्यान

त्याच्यात पैसे तरी भरावी लागतील किंवा त्याचे हफ्ते भरायला त्यांचाकडे पैसे असयला पाहीजेत ना ते पैसे ज्यांच्याकडे नाहीत

त्याच्यामध्ये मिळतात दारीद्रय रेषेखालील लोकांना

अगदी संपूर्ण सरकारी खर्चानी

हा खुपच कमी प्रमाण तेवढं हे नाही झालेल आजून आणि

देऊन तरी कोण कीती करणार त्याची कारणे सुद्धा

की तीन गोष्टी ज्या दारिद्रय रेषेखाली राहण्याच्या तीन गोष्टी म्हणजे

इतक कठीण झालेल आहे काही लोकांना तर काही लोकांना म्हणजे पन्नास टक्के तर आहेत तस नाही का हो ना महागाई जी आहे ना इतकी वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे वरच्या वर जगण मुश्कील झालेल आहे

दूध विचार करायला गेल दुध पन्नास रुपये लिटर झालेल आहे

जो माणूस शंभर रुपये मिळवतो

तो माणूस पन्नास रुपये लिटर एक लिटर दूध दिल्यानंतर तर त्याला खायला काय राहणार

अशी महागाई जी तीव्र झालाही आहे

वरच्यावर जगणच मुश्कील होत चालले आहे

त्याच्यामुळे बाकीच सगळे प्रश्न

इतकी तीव्र महागाई आहे महागाई सुद्धा म्हणजे हे एक कारणच असतात की

अन्न म्हणजे न मिळण्याच

शंभर-दोनशे रुपये जरी मिळाले

त्याला तर उपाशीच मराव लागत अशी मोठी

त्याच्या मध्ये काय होतय महागाई दिवसे दिवस वाढतच चालली कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला थोडे पैसे अस नाहीत आज-काल खुप पैसे दिल्या नंतर

त्याच्यामुळे काय होतय आणि हे जे वस्त्र सुद्धा मिळत अन्न मिळणा सुद्धा कठीण झालं ये वस्त्र त्यांना तेवढी म्हणजे म्हणावा तशी ती मिळतंय कितेक लोक अस में कपडे न पांघरता

थंडीच्या दिवसात संरक्षण करण्याकरता गरम कपडे वगैरे असं काही मिळतच नाही त्यांना त्याला काय आता न इलाज आहे इतक

तर तो निवाराचाही प्रश्न

आणि वस्त्रांचाही प्रश्न ती महागाई एकीकडे भडकलेलीच असते

आणि ते पण भरमसाठ टाकावे लागतात थोड्या पैशात काही भागत नाही आज काल

अं म्हणजे याला काय करावं

म्हणजे इतका गंभीर प्रश्न झालेला आहे की

हो हो त्यांना मिळतंय त्यांना अगदी खूपच मिळतंय

त्यांना तर काहीच मिळत नाही

गंभीर समस्या आहे ते

त्याच्यामुळे ते काय व्हायला लागलं आजकाल की दिवसेंदिवस दारिद्र्यरेषेखालील वाढताहेत

खूप म्हणजे खूपच हे व्हायला लागलेत अगदी

हे अन्न, वस्त्र, निवारा कसं पुरवायचं